पण सत्य हेच आहे share market हे आपल्या भारताच्या अर्थ वेवस्थेला आपल्या उद्योगांना समोर नेण्याचे काम करते

जर आपण चांगले stock मध्ये तीन ते चार वर्ष जर पैसे गुंतवले तर चांगले पैसे कमावू शकतो जितके जास्त दिवस तुम्ही share मध्ये पैसे ठेवाल तेवढी जास्त तुमची कमाई होते

कारण त्यामध्ये तुम्हाला सर्व fundamental share चे हाताळावे लागते industry कशी आहे check करावं लागते company बदल च्या रोजच्या news तुम्हाला वाचाव्या लागतात ऐकाव्या लागतात त्यानुसार तुम्हाला त्या share मध्ये पैसे टाकावे टाकता येतात त्याच्या साठी भरपूर अभ्यास करणे आवश्यक आहे trading तीन चार वर्षची असते तीन चार वर्षात आपल्याला थोडा फार थोडी risk कमी होते daily trading

त्याही पेक्षा चांगली आहे long term investment जर आपण चांगल्या stock मध्ये पैसे गुंतवले असाल तर नऊ दहा वर्षात तुम्हाला चांगले पैसे मिळतात हम्म मगाशी म्हंटल्या मध्ये म्हंटल्या प्रमाणे जितके जास्त दिवस तुम्ही पैसे ठेवलं share मध्ये तेवढे जास्त पैसे तुम्ही कमवाल आपण सर्वानी वॉरंट बफेट पीटर लीग राकेश जुनंजुनवाला ह्यांची नाव ऐकलीच असेल हे share market मध्ये long term पैसा गुंतवणारे म्हणून ओळखले जातात त्यांनी long term investment करून भरपूर पैसा कमावलाय वॉरंट बफेट हे वयाच्या अकराव्या वर्षा पासून share market मध्ये पैसा गुंतवतात त्यांचे एक च म्हणणे आहे कि market पडत असताना गुंतवणूक करा आणि market च्या उंचा उंचाकावर विका त्यामुळे तुम्ही भरपूर पैसे कमावू शकता वॉरंट बफेट आता असे नाव झाले आहे कि आता जश्या आंतराष्ट्रीय level वरच्या bank जश्या डुबल्या डुबत आहे सर्व देशाचे bank चे अधिकारी सर्व देशाचे मुख्य अधिकारी वॉरंट बफेट यांना भेटला गेले होते कारण ज्या bank डुबत आहे त्यांना कस protect करायचं हे वॉरंट बफेट कडे discussion करण्यासाठी हे सर्व गेले आहे आणि share market मध्ये पैसा कमवायचं असेल त्या साठी आपल्याला market चे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे आपण long term investment चे काही case study बघू ज्या मध्ये लोकांनी भरपूर सारा पैसा कमावलेला आहे आपण सर्वात पहिले TCS चे उदाहरण घेऊ TCS म्हणजे tata consultancy दहा वर्षापूर्वी या share ची किंमत चारशे पन्नास रुपये होती आज या share ची किंमत तीन हजार दोनशे रुपये पर्यंत गेली आहे म्हणजे ह्या company अठरा percent च्या वर return दिलेल्या आहेत जर हे साडे चारशे रुपये जर आपण FD मध्ये invest केले असते तर आपल्याला साडे चारशे रुपये चे double म्हणजे नवशे रुपये आता दहा वर्ष मध्ये झाले असते पण TCS मध्ये ज्यांनी पैसे गुंतवले आहेत त्यांचे आज सात पटीने वाढलेले आहेत

या company च share दहा वर्ष पहिले तीनशे रुपये च होता आता तो चोविशे रुपया चा share आहे

हिंदुस्थान unilever चे चोविशे रुपये झाले दहा वर्षात आणि FD मध्ये सहाशे रुपये झाले भरपूर नफा होत आहे आणखी एक उदाहरण घेऊ आपण HCLcompany च हि software company आहे दहा वर्ष पूर्वी HCL ची किंमत शंभर रुपये होती आता याच company च share ची किंमत हजार रुपय आहे म्हणजेच या company ने बावीस percent च वर return दिलेलं आहे जर आपण आपण FD मध्ये invest केली असती तर शंभर रुपयाचे दोनशे झाले असते पण HCL मध्ये तुमचे पैसे आठ पटी पेक्षा जास्त वाढलेलं आहेत आता एक अजून एक share पाहू आपण bajaj finance दहा वर्ष पूर्वी या share ची किंमत सत्यातर रुपये होती आता या share ची किंमत पाच हजार रुपये च जवळपास आहे म्हणजे आजपर्यंत या company

असे असंख्य प्रश्न आपल्या समोर उभे राहतात

या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आमच्या share market course मध्ये मिळणार आहे हा सर्व course online आहे आमचे expert हे तुम्हाला छान सोप्या पद्धतीने share market चे ज्ञान देणार आणि share market मधल्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला हा course करण्यासाठी तुम्हाला चाळीस पन्नास हजार सतार हजार रुपये खर्च करण्याची आवश्यकता नाही हा share market चा course फक्त तुम्हाला आम्ही चार हजार रुपये मध्ये शिकवणार हे सर्व classes तुमचे online होणार इथं आता मी एक गोष्ट अजून तुम्हाला सांगू इच्छितो आज आपली अर्थ वेवस्था आणि उद्योगधंद्ये

हे उद्योगधंद्ये एखाद्या वर्षी जर आपले शेती खराब झाली तर याचा सरळ परिणाम उद्योगधंद्यावर अर्थवेवस्थेवर होतो आता अर्थवेवस्था आणि उद्योगधंदे याना support करण्याचे काम त्यांना promote करण्याचे काम त्यांना मदत करण्याचे काम share market करत असते कारण उद्योगधंद्यांना पैसा लागणार हे share share market मधून दिला जातो company या share market मध्ये registered होतात अन त्याद्वारे गुंतवणूक करतात आता आपल्या देशा मधला शेतकरी बोटावर मोजक्या मोजता येईल एवढेच शेतकरी या share market मध्ये गुंतवणूक करतात मला सर्व शेकर्यांना आव्हान करायचं आहे कि तुमचा जोड धंदा म्हणून तुम्ही

त्यासाठी मी सर्वाना विनंती करेन कि हा stock market course तुम्ही शिका फक्त चार हजार रुपया मध्ये हा course आम्ही provide करत आहे आणि आमचे expert सोप्या आणि सरळ पद्धतीने तुम्हाला हिंदी भाषे मध्ये शिकवणार आहे त्यामुळे सर्वांना समजणार अशीच language आहे तर तुम्ही या online course चा जरूर फायदा घ्या माझा number note करा मी अतुल काळे nine four two three one two zero seven five eight या phone वर अधिक माहिती साठी call करा जय हिंद जय महाराष्ट्र मासा हा पाण्यात राहणारा जलचर प्राणी आहे. मासा हे मानवा च्या दृष्टीने पौष्टिक अन्न आहे. यातील प्रथिने शरीरा ला पाऊस पोषक आहेत. ते calcium phosphorus व लोह यासारखी जय मूल्या च्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे. खजी नेही थोड्या. प्रमाणात माशांपासून मिळतात. मासळीत काही महत्त्वाची जीवनसत्वे ही असतात. कॉड Liver मुशी या माशांच्या यकृता पासून अ व. जीवनसत्व युक्त औषधी तेल निघते. तर आठवड्या पासून. ब जीवनसत्व मिळू शकते. मुश्यांच्या motion च्या पक्षां पासून. पक्षां पासून सार करतात मासे. पासून पचनास हलकी असतात. त्यांच्या चरबी पासून रक्तवाहिन्यांतील खोली cholesterol वाढत नाही व आहारात त्यांचा समावेश केल्या ने रक्तदाब कमी होतो. काही माशांच्या शरीरातील वाता. शकांचा हरी च्या शाळांचा विविध माझ्या साठी उपयोग केला जातो. पाळीव. जनावरांच्या आहारा साठी मत्स्य पीठ व झाडां साठी उत्तम खत ही मासळी पासून मिळते. मत्स्योद्योगात मत्स्य उद्योग जगातील कोट्यवधी लोक गुंतले आहेत. मासे आहारात असणे चांगले आहे. माशांचे गोड्या, पाण्याची मासळी, कार्य पाण्याचे पाण्या तले मासे आहे. दोन्ही पाण्याच्या योग्य संयोग. होतो अशा नदीच्या मुखा तील मासे असे प्रमुख. प्रकार आहेत. डासांच्या अळ्या नष्ट करून हिवतापा चे. निर्मूलन करण्याच्या. आम्ही

उपयोगी पडतात. काही मासे प्रायोगिक प्राणी म्हणून तर का ही पण पाण्या तील. प्रदूषण शोधून काढण्यास उपयोग ठरतात. जा माशांच्या जाती चे सहज प्रजनन होऊ शकते व जी आकारमाना ने लहान पण रंग दार व दिसण्यात आकर्षक असतात असे गोड्या पाण्या तील मासे काचे च्या जल जीव जीव पात्रात ठेवून. घरा ची शोभा वाढवून व म्हणून मनोरंजन करणे काही जगातील. लक्षवेधीं. लोकांचा व्यवसाय आहे. एकट्या उत्तर अमेरिकेत या व्यवसायात खंड आजी पन्नास लाख लोक गुंत लेले असावेत. चीन, जपान व इतर दक्षिण आशिया तील. राष्ट्रांत ही एकसठ आवडी चा छंद मान ला जातो. मुंबई आणि एक लोकांच्या घरी माशांची जल जीवन पात्रे आढळतात. मुंबईतील तारापोर वाला जलजीवालय आहेत. प्रसिद्ध आहे. पाण्यात गळ टाकून मासे पकडणे हाही प्रकार जगात सर्व सर्वत्र आढळतो. या प्रकारा ने काही गोरगरीब. ची चरित ची माणसे. पडतात पकडतात. तर काही छंद म्हणून house ने मासेमारी करतात. या कामासाठी लागणारी उपकरणे अत्यंत साधी व गरिबांच्या ह वापरात असलेली असू शकतात तर काही किंमती असतात. किमती

लाखों लोकर. जगात आहेत काही मासे शिकारी मासे म्हणून प्रसिद्ध आहेत. ती सध्या घरात लागत नाहीत. काही वेळा बंदुकी ने त्यांची शिकार केली जाते. शरीररचना माशा चे शरीर साधारणपणे लांबट. दोन्ही टोकास निमुळ ते व. आह रेखित म्हणजे पाच फिरणार. फिरताना कमीतकमी प्रतिरोधी असे असते. माशा च्या शरीरा च्या मस्तक. धड मग आह पुच्छ असे तीन भाग पडतात शेपटी च्या टोकास पुच्छपक्ष असतो मस्तक आणि. बोधा चं पुढचं टोकस जबडा वर नासा द्वारांची. आणि दोन्ही बाजूस. ल का करा हे पाणी दार डोळे असतात. डोक्या च्या पश्च भागी दोन्ही बाजूस. वर छत असलेले क्लोम कक्ष कल्ल्यांचे कप्पे. असतात या कक्षांत लाल बुंद क्लोम असतात यांच्या द्वारेच मासे पाण्यात. विरघळ लेल्या ऑक्सिजनाचे शोषण करून श्वसन करतात हे माशांचे. हे माशांचे वैशिष्ट्य पूर्ण इंद्रिय आहे. प्रच्छदाच्या पश्च. कडे पर्यंत डोक्या ची लांबी मान ली जाते. या दोन्ही

मेनू असतो. पृष्ठवंशी प्राण्यांच्या मेंदू च्या. कवटीस. जोडून निरनिराळ्या. मणक्यांचा? बनले ला पृष्ठवंश पृष्ठभागापर्यंत जातो. बरसणारा मेरू नाले नाले तो नंदू पासून. निघणारा मी मेरुरज्जू. पर्यंत जातो. प्रच्छदाच्या दोन्ही बाजूंस. वरच्या भागात हाडांच्या बंदिस्त पोकळीत श्रवणेंद्रिये असतात. माशांना बाह्यकर्ण नसते . त्यांच्या शरीरावर निरनिराळ्या भागांत पक्ष असतात. पाठीवर एक किंवा. कधी कधी दोन पृष्ठ पक्ष खांद्या च्या भागात प्रत्यक्ष भाजून. एक आजी असं पक्ष्यांची जोडी. खाली पोटा जवळ. श्रेणी पक्ष्यांची जोडी

रचना असते. सोनी पक्ष मध्ये मागे. आधार मध्यभागी गुदद्वार वजन नरेंद्र असतात. धडा च्या देह गुहेत. जेंटर आता डी वगैरे पचन तंत्रा चे भाग हृदय यकृत रूम, room जनन ग्रंथी इत्यादी शरीरा चे महत्वाचे आहे. ऊस सामाव लेले असते. अशांची जण वृद्ध सर्वसाधारणपणे पाण्या तील एकंदर परिस्थिती शी जुळ णारे असते हे परिस्थिती. अर तें बाईन नगरीय नसतात मादी पाण्यात अंडी सोड ते व त्याचे त्याच वेळी तिच्या जवळ असणारा नर अंड्या वर शुक्रान. वर्षाव करतो अंड्या चे विशेष विश्लेषण पुढील विकास पाण्यातच होतो अंड्या तून. डिंग डिंग. बाहेर एचएनएन अठरा तासांपासून. काही आठवड्यांचा कालावधी लागतो. किती अवधी लागावा हे त्या जाती वर व तापमान

पुष्कर माझा थोडे दिवस पुरतात तर हिल या माशास तीन किंवा चार वर्षे व . लेप्री या माशात पाच वर्ष. लागतात. वाहन जात असताना वळत असताना व शेवटी भिंड बाहेर पडतो. sticker लाइव्ह मी सयामी फायटर fighter. fighter. बर तुला कॉल केल्यावर माझ नाव सुचत ग मग काय चालू आहे काही नाही बाई गावाकडे आले होते

गावाकडे अस अचानक शेतात शेतातले काम चालू झाले म्हटल चला थोडी हेल्प कारव घरच्याना हो बरोबर आहे आता पावसाळा जवळ जवळ येतोय ना शेतात ते पेरणी वगरे करा लागते नाही का

हम्म मला काय माहीत नाही शेती विषयी पण तुमच्या तीकडे आहे ना गावाकडे मम्मी कडे आहे वाटत हम्म

हम्म हम्म माळव लावत असते माळव माळव मालव लावतय बग तुझी नंदाच्या इथ शेती आहे का हा हा दोन्ही नंदा कडे शेती आहे

अच्छा मम्मी कडे नाही आहे पण सासरे आहे होय अरे मला वाटल मम्मी कडे पण आहे नाही नाही मम्मी कडे नाही माझ्या पण सासरे आहे बघ बारा एकर शेती आहे पण काय फायदा काय पाऊस नाही काही नाही शेतकर्‍यांच कस वायच हो ते मात्र बरोबर मग शेती कोण करत माझ्या गावकडचे आमचे सासू सासरे आहेत न तिकडे

म्हणजे ते करतता का म्हणजे असे ते म्हणते ना बटाई ठोका काय असते

घरीच बारा एकर शेती होते

काही नसत फक्त काय लावतो आम्ही शेतात हरबरा लावतो दाळ तुरीची दाळ आय मीन हे तूर लावतो अजून काय सोयाबीन असते गहू असते येवळच बाराही महीने नाही लावा लागत ना शेतात त्याच्या साठी

कापूस नाही लावत कापसाला हा हा बायका भेटत नाही

म्हणजे आता बायकाही भेटत नाही म्हणा किव्वा त्यांना जास्त रोज पाहिजे ते घरी गेलेली तस नाही बघ त्यांचं बरोबर आहे यांचा रोज बरोबर आहे आता येवळ तडपड करायच उनात आणि त्यांना दोनशे रुपय न काय पुरते ग मग त्यांचं बरोबर तीनशे अडीचशे रुपय रोज करा तुम्ही हो बरोबर आणि शेतकर्‍यांच चुकीच नाही आहे हा शेतीच्या याचात वेवस्तीत माल वगरे होत असण त्यांना पण काही प्रॉब्लेम नाही पाऊस टाइम शिर पडला सगड्या गोष्टी आता ह्या वर्षी त पाऊस च नाही पाऊस पडतो केव्हा ज्या वेडेस सर्व काही पीक याला लागले तर ते ते खायला घास आलेला वाया जातो ना तो

. अं मग करून तेव्हा हा तेव्हा करून फायदा नाही जी आलेली असते मग नुकसान भरपाई बी बापरे सरकार पण काही देतच नाही

सतरा बारा बा दिवस रात्र आता दिवसा बी किती ऊन पडत रेणुका लय दिवसा ऊन पाड्तेय आता बघ ना जरी पावसाळा जवळ आला असण तरी त्यांना नागरणि पेरणी ते काय असते शेत क्लियर करून घेण

पुन्हा म्हणते एवढाच भाव पाहिजे तेवढाच भाव पाहिजे जेव्हा भावाच काय म्हणतो तेव्हा कापुसाचा भाव डल होतो आय मीन घसरतो

काय खायच काय प्याच काहीच समजत नाही शेतकरी राजा शेतकरी राजा कसला ग शेतकरी राजा म्हणजे आहे त्यात काही नाही म्हणजे जी पान पोशिंदा आहे तो आपला बट त्यांना ही काही वॅल्यू पाहिजे ना मला अस म्हणायच आहे नाही काय तुम्ही लोक जर बघायला गेले ना एका साईड ला

त्या पाण्यातल्या भागात तिल म्हणजे शेती ते पाण्यातील शेती काय असते ते मला माहीत तशे खेटून ये हो त्यात काय एनी टाइम पाणीच आहे की ग

हो बरोबर म्हणजे उन्हाळ्यात पाणी राहत नाही का पाणी राहत नाही न एवढ म्हणजे साईडला ये ना असं राऊंड मध्ये ना दुधना अशी हम्म हम्म हम्म हो तेही बर

माझी जी नणद आहे ना दोन्ही नणद त तिथ कॅनल आहे बघ कॅनल नदी कशी असते तशी दहा दहा किलोमीटर वीस वीस किलोमीटर

तळे नाही म्हणता येईल आपल्याला अं हे आय मीन काय म्हनाच धरण धरण धरण नाही वेगळं असत धरण बांधलेल असत त्याला ते गेट वगरे असत धरण नाही नदी पाटाचा म्हणतात काही तरी पाट म्हणतात इथल्याला कॅनल म्हणतात मला माहीत नाही कॅनल असतात अशी खूप मोठी पाण्याचा भाग असल्यामुळे एनी टाइम तुम्ही कोणत्याही सीझन मध्ये कोणतही पीक लाऊ शकता

छान आह न मग . त्या भागाला म्हणजे पाण्याची अशी कमतरता नाही बिलकुल पण

एनी टाइम पाणी सर्व काही व्यवस्थित अग काय सांगाच तुला येवढ सुंदर आणि जर फिराला गेलो ना आपण साईड न नारडाची झाड

मधात रोड त्याच्या बाजूला ते कॅनल डबल ह्या साईड ला रोड मी त म्हणते मूवी आणि हो विसरलीच की मी मूवी वगरे ते सुद्धा तिथ होत म्हणजे शेती पण शेती बाजूला शेती सुद्धा आता डिजिटल प्रकारे करतात डिजिटल येकदम सगळ आलय आता कुरपणी पासून मशीन आल्यात कुरपणे ची मशीन आहे मी यूट्यूब ला पहिलं सॉरी इंस्ताला पहिली होती मी